आज आपण खेळाविषयी पाच मिनिट बोलूया ओके?

अच्छा आपल्या भारतामध्ये खेळाला भ मोठ्या प्रमाणामध्ये

अच्छा, तुम्ही खेळतात क्रिकेट?

व्हेरी गुड. किती अ टीममध्ये किती मेंबर असतात क्रिकेट टीम मध्ये? अकरा मेंबर, अकरा प्लेअर असतात. अकरा प्लेअर असतात ना. एक बॉलर, एक बॅटिंग करणारे आणि अजून बाकीचे?

बॉलर दुसऱ्या टीमवाला करतो, बॅटिंग आपल्या टीमवाला करतो. ओ आय नो, आताच रेसेण्टली मॅच झाली ना इंडिया पाकिस्तान वगैरा. हा इंडिया नाही जिंकली वर्ल्डकप. हा ना, हो हो नाही जिंकली ना मला खूप खराब वाटलं बुटं इट्स ओके काही अडचण नाही नेक्स्ट टाइम.

बरोबर हो वर्ल्ड कप हो सरी सारी बरोबर बरोबर वर्ल्डकप झालेल वर्ल्डकप बरोबर बरोबर

वेरीगुड आम्ही लहानपनापासून खेळत आलोय. लहान आम्हीपण शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा आम्हीपण खो खो, कब्बडी

आम्हाला आमच्या शाळेतर्फे खोखो खेळायला घेऊन जायचे, कब्बडी खेळायला घेऊन जायचे शाळे तर्फे.

आणि खेळ खेळणं शरीरासाठी पण खूप योग्य आहे तसं.

एक एक्सरसाइज असल्या सारखच आहे. खेळ खेळल्याने भरपूर उंची वाढते, एनर्जी वाढते.

हम्म आजची पिढी काय लयी खेळ काय खेळात नाय काय नाय तीनला खेळायच्या बारेमध्ये काय माहित नसत. दिवसभर मोबाईल, टीव्ही बघतात. हो, हो, हो, बरोबर, बरोबर अगदी बरोबर आजकाल मुलांचं खेळाकडे खूप दुर्लक्ष झालं आहे.

अभ्यासाशी पण खूप डिस्ट्रक्ट होतात. त्यांच्या कुठल्या गोष्टीवर मन लागत नाय. हो, हो, हो बरोबर फक्त मोबाईल मोबाईल. किती आजकाल गमे आलेले मोबाईलवरती ते डॉल्फिन आणि असं काहीतरी

आणि ते मूळ ते खेळण्याच्या झाशा मध्ये आटकतात. पण त्या पासून मुलांनी दूर राहील पाहिजे आन जे आपल्या शरीरसाठी चांगले आहे खेळ जसे क्रिकेट आहे, शिवना पाणी आहे, कब्बडी आहे, बॅट मिंटोन आहे, हॉकी आहे. अशे अजून भरपूर सारे खेळ आहेत जे आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खेळले जातात. आणि आपल्या देशात त्या सर्व खेळणं भरपूर मोठ्या प्रमाणानामध्ये प्राधान्य हि दिले आहे. मुलांस सरकार सपोर्ट करत, शाळांमध्येही सपोर्ट करतात. मुलांनीही त्या गोष्टींमध्ये सहभाग घेतला पाहिजे मोठ्याप्रमाणमध्ये.

अजून कोण कोणते खेळ खेळाता तुम्ही?

आम्ही रस्सी उडी खेळतो. वो वेरी गुड ह्ह. रस्सी उडी खूप खूप हेल्दी आहे अक्चुअली. कारण कि रस्सी उडी खेळल्याने उंची वाढते है ना?

आज काल हो सायकलिंग हि केली पाहिजे.

आज आजकाल भरपूर मोठं मोठे ग्राउंड्स हि बनवले आहेत खूप मोठ्या प्रमाणेत अ आजकाल मुलं खेळायलाही जातात. आम्ही मॅरेथॉन पण खेळतो, मॅरेथॉन मधी पण पळतो आम्ही भाग घेतो.

व्हेरी गुड, व्हेरी गुड मॅरेथॉन मधेही पार्टीसिपंट केलं पाहिजे मुलांनी. अगदी बरोबर. करणारे करतच राहतात ज्यांनी इंटरेस्ट नाही जे मोबाईल मध्ये घुसून बसतात खेळण्यासाठी ते लोक दुर्लक्ष हो करतात ह्या सर्व खेळांसाठी. पण हे खूप बार होईल दिवसेन दिवस जर मुलांनी खेळण्यामध्ये इनफॅक्ट मोठ्या माणसानि आपलं बालपण कधी विसरलं नाही पाहिजे आणि आल्वेस खेळण्यामध्ये लक्ष टाकलाच पाहिजे. अशे खूप सारे लोक आहे जे धोनी सारखे आहेत पण त्यांला सपोर्ट नाही भेटला म्हणून त्यांनी पुढं नाही बढु शकले नाही तर

अगदी बरोबर अगदी बरोबर सपोर्ट न भेटल्यामुळं ते खेळू नाही शकले हे ना.

हा युअर वेलकम बाय